हे योगाचे क्लास सुरू आहेत काही व्यायाम करत आहेत काही बसले ते व्यायाम करत आहेत काही लठ्ठ आहेत वेगवेगळे ड्रेस लावले आहेत एका पायावर उभे आहेत दोन हात वर करून आहेत.

हॉटेल चे चित्र आहे टेबल आहेत टेबल वर प्रत्येक गुलदस्ते ठेवले सजवलेले आहेत लाइन शिर लावलेले आहेत. टेबल शायद लोक नाही आहेत एकही--

सायकीलने सा बाजूला हिरवे गार दिसत आहेत झाडं.

थोडेस लाल कलर ने पेंट केल आहे काही तरी खिडक्या भरपूर आहेत वर--